येथे एक गोंडस अस शेळीच करडू बसलेलय.

हा माशांचा बाजार दिसतो आहे येथे वेगवेगळ्या प्रकारच्या माशे विक्रीस ठेवले आहेत.

पेट्रोल पंपाच्यासमोर भारत पेट्रोलियमची एक गाडी उभी आहे.

एक येथे रिकामी बकेट पण आहे बादली पण आहे आणि जे पेट्रोल पंपा वरती दोन ट्रक उभे आहेत.

रेल्वे ची साइड पट्टी स्वच्छ आहे जिथे कचरा अजिबात नाही.

प्रवेश दाराच्या समोर दुचाकी वरती एक मुलगी उभी आहे.

दिवाळीत घराच्या सजावटीसाठी लावण्यात येतात ते आकाश कंदील दिसत आहेत.

हे धर्मस्थान विविध रंगी फुग्यांनी स्टार्स आणि अ रोशनाईंनी सजवण्यात आले आहे.

येथे वेगवेगळ्या रंगाच्या वायलन्स वाद्य ठेवले आहेत विक्रीसाठी.

व उंचच्या उंच टेकडी आहे जिच्या जिथून रस्त्याचे किंवा बोगद्याचे काम चालू --

खाली अ गाड्या पार्क केल्या आहेत आणि गेट भव्य गेट आहे रस्त्यावरती दुचाक चार चाकी गाड्या आहेत.

भव्य असा रस्ता दिसत आहे रस्त्याच्या एका साइड ला वंडरलँड अस भव्य कपड्यांच दुकान दिसत आहे.

आपण मागवलेल्या वस्तु आपल्याला योग्य कालावधीत घरपोच होतात.

आ हे एक बौद्ध भिक्षकांचा मठ दिसत आहे जेथे बौद्ध अनुयायी आपली दीक्षा घेताना अ सकाळचे दिसत आहेत.

सर्वांनी भगव्या रंगाचे एक सारखे वस्त्र धरण केले --